वेगवेगळ्या व्हरायटीज् मध्ये पण आहेत कपडे.

व्हाइट कलरच बॅकग्राऊंड आहे बाकीच.

टरबूज शेक ऑरेंज मँगो --

फोटो मध्ये एक पार्लरची रूम दाखवलेली आहे.

ऑरेंज कलर च बास्केट बॉल च--

बाहेर रोड वरती एक कार दाखवलेली आहे.

फोटोमध्ये एका रोडच्या समोर --

तर काही प्रवासी खिडकीमधून जाण्याचा प्रयत्न करत आहेत.